ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत
हे ट्यूटोरियल ब्लेण्डर 259 मधील 3डी कर्सर विषयक आहे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
हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण 3Dकर्सर म्हणजे काय
ब्लेण्डर मधील3D व्यू मध्ये 3Dकर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडणे आणि 3डी कर्सर साठी स्नॅपिंग पर्याय हे शिकू
मी असे गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम वर ब्लेण्डर प्रतिष्टापीत करणे माहीत आहे
जर नसेल तर कृपया आमचे इन्स्टॉलिंग Blenderवरील ट्यूटोरियल पहा
3डी कर्सर क्रॉस हेयर सोबत लाल आणि सफेद रंगाचे वृत्त आहे जे तुम्ही ब्लेण्डर स्क्रीन च्या मध्य भागी पाहु शकता
चला ब्लेण्डर मध्ये 3डी कर्सर पाहुया
या साठी आपल्याला ब्लेण्डर उघडावे लागेल
ब्लेण्डर उघडण्याचे दोन मार्ग आहे
पहिला डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर जा
ब्लेण्डर आयकॉन वर राइट क्लिक करा
ओपन वर लेफ्ट क्लिक करा
ब्लेण्डर उघडण्यासाठी दुसरा आणि सोपा मार्ग म्हणजे डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर लेफ्ट डबल क्लिक करा
हे ब्लेण्डर 259 आहे
कृपया लक्ष द्या येथे दाखविलेले स्क्रीन रेज़ल्यूशन 1024 एक्स 768 पिक्सल्ज़ आहे
ब्लेण्डर इंटरफेस मधील फॉण्ट चा आकार वाढविल्याने तुम्ही दिलेले सर्व पर्याय समजू शकता
इंटरफेस फॉण्ट चा आकार वाढविणे शिकण्यासाठी कृपया यूज़र प्रिफरेन्सस वरील ट्यूटोरियल पहा
यास वेलकम पेज किंवा स्प्लॅश स्क्रीन म्हणतात
ब्लेण्डर विषयक शिकण्यास हे काही उपयुक्त लिंक दर्शवितात
स्प्लॅश स्क्रीन काढून टाकण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील ESC दाबा किंवा स्प्लॅश स्क्रीन च्या शिवाय ब्लेण्डर इंटरफेस वर इतर कुठेही माउस लेफ्ट क्लिक करा
आता तुम्ही डिफॉल्ट ब्लेण्डर कार्यक्षेत्र पाहु शकता
3डी कर्सर क्यूब द्वारे वेढलेल्या स्क्रीन केंद्राच्या उजवीकडे आहे
आपण कर्सर योग्य प्रकारे पाहु शकत नाही म्हणून आपणास क्यूब डिलीट करावे लागेल
डिफोल्ट द्वारे क्यूब अगोदरच निवडलेली आहे
यास डिलीट करण्यास कीबोर्ड वरील डिलीट बटन दाबा डिलीट वर लेफ्ट क्लिक करा
येथे आता तुम्ही 3डी कर्सर अधिक चांगले पाहु शकाल
3Dकर्सर चा प्राथमिक उद्देश 3Dसीन मध्ये जुडलेल्या नवीन ऑब्जेक्ट चे स्थान विनिर्दिष्ट करणे आहे
ADDवर जा
मेश वर जा
क्यूब वर लेफ्ट क्लिक करा
तुम्ही 3Dव्यू मध्ये नवीन ऑब्जेक्ट जोडण्यसाठी कीबोर्ड वरील शॉर्टकट की shift आणि आ बटन सुद्धा वापरु शकता
3डी व्यू मध्ये नवीन क्यूब जुडलेली आहे
तुम्ही पाहु शकता की नवीन क्यूब 3डी कर्सर च्या रूपात त्याच स्थानावर प्रकट झाली आहे
आता नवीन ऑब्जेक्ट नवीन स्थानावर कसे जोडायचे ते पाहु
प्रथम आपल्याला 3डी कर्सर ला नवीन स्थानावर हलविण्याची गरज आहे
त्यासाठी 3डी स्पेस मधील कोणत्याही स्थानावर लेफ्ट क्लिक करा
मी क्यूब च्या डाव्या बाजूस क्लिक करत आहे
नवीन ऑब्जेक्ट जोडण्यासाठी Shift आणि आ दाबा
उव स्फियर वर लेफ्ट क्लिक करा
3डी कर्सर च्या नवीन स्थानावर उव स्फियर दिसत आहे
आता आपण 3Dकर्सर साठी स्नॅपिंग पर्याय पाहु
ऑब्जेक्ट वर जा
स्नॅप वर जा
हे स्नॅप मेन्यू आहे
येथे अनेक पर्याय आहेत
तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट Shift आणि स् सुद्धा वापरु शकता
सिलेक्शन टीओ कर्सर निवडलेले आइटम 3डी कर्सर मध्ये आणते
उदाहरणार्थ 3डी कर्सर मध्ये क्यूब ला आणू
क्यूब वर राइट क्लिक करा
स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि स् दाबा
सिलेक्शन टीओ कर्सर वर लेफ्ट क्लिक करा
क्यूब कर्सर मध्ये आले आहे
आता क्यूब उजव्या बाजूस हलवू
ग्रीन हॅंडल वर लेफ्ट क्लिक करा माउस पकडून उजवीकडे ड्रॅग करा
कीबोर्ड शॉर्टकट साठी Gआणि य दाबा
3डी व्यू मध्ये मूविंग ऑब्जेक्ट्स विषयक अधिक माहिती साठी बेसिक डिस्क्रिप्शन ओएफ ब्लेंडर इंटरफेस हे ट्यूटोरियल पहा
स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि स् दाबा
कर्सर टीओ सिलेक्टेड वर लेफ्ट क्लिक करा
3डी कर्सर नवीन स्थानामध्ये क्यूब च्या मध्यभागी आले आहे
समजा तुमच्याकडे एकाच वेळेला एका पेक्षा जास्त ऑब्जेक्ट निवडलेले आहेत जसे येथे क्यूब आणि UVस्फियर आहे कर्सर टीओ सिलेक्टेड 3डी कर्सर ला दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्यभागी आणते
मी प्रत्यक्षित करून दाखविते
तुम्ही पाहु शकता की क्यूब अगोदरच निवडलेली आहे
UVस्फियर निवडण्यासाठी Shift आणि राइट क्लिक करा
आता तुमच्या कडे एकावेळी दोन ऑब्जेक्ट्स निवडलेले आहे
स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि स् दाबा
कर्सर टीओ सिलेक्टेड वर क्लिक करा
3Dकर्सर दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी आले आहे
लॅम्प वर Shift आणि राइट क्लिक करा
स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि स्
कर्सर टीओ सिलेक्टेड वर क्लिक करा
तीन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3Dकर्सर आले आहे
3डी कर्सर हलविण्यासाठी 3Dव्यू मधील कोणत्याही एका बिंदू वर क्लिक करा
मी उजव्या बाजूच्या तळ भागावर क्लिक करत आहे
स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि स्
कर्सर टीओ सेंटर वर क्लिक करा
3Dकर्सर 3डी व्यू च्या मध्य भागी आले आहे
ऑब्जेक्ट्स डिसेलेक्ट करण्यास कीबोर्ड वरील आ दाबा
आता उव स्फियर वर राइट क्लिक करा
डिसेलेक्ट करण्यास आ दाबा
स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि स्
कर्सर टीओ एक्टिव्ह वर क्लिक करा
3Dकर्सर मागील सक्रिय निवड केलेल्या स्फियर च्या मध्य भागी दिसते
3डी कर्सर अधिक लाभ पुरविते जेव्हा मॉडेलिंग करताना केन्द्रबिंदू वापरले जाते
परंतु आपण यास नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु
आता 3डी व्यू मध्ये विविध स्थानी 3डी कर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडण्याचा प्रयत्न करा
या नंतर स्नॅप मेन्यू मधील स्नॅपिंग पर्यायाचा शोध घ्या
शुभेच्छा
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्या कडून मिळालेले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो
oscariitbacइन एंड spoken tutorialorgnmeict इंट्रो
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही दिले जाते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
आमच्या सह जुडण्यासाठी धन्यवाद